अरे मजेत रे. काय भाई काय एवढ्या दिवसांनी आठवण काढली माझी. काय काम वगैरे आठवलं काय? अरे काम म्हणजे आता एक्झाम आलीय ना रे, परीक्षा. बरोबर. तुम्हाला आता कामाच्या वेळेसच आठवण येणार आता.

इतरवेळेस नाही आठवणार भाई . मागच्या वेळेस मला चांगली लक्षात ठेव.

आमच्या क्लासची पाहिजे राठोडची?

त्यातून काय करणार भाई तू? तू मननचे मधून पण करू शकतो. मनन मधून तेच आहे. क्लासचं फक्त ते नाव छापलंय. बाकी काही नाही. नोट्स फक्त मोठी आहे. असं आहे. अच्छा. बाकी सगळं बुक त्या मननच्या पुस्तकांमधलंच आहे.

हा मननचंच आहे. फक्त तू जास्त हे नको करू रे. तू जस्ट रीड कर आणि मी लिहून देतो ते कर आणि आपलं कॉन्ट्रडी वगैरे असतं ना ते फक्त कर. बाकी काय नको करूस तू. ते केलं ना मोअर दॅन इनफ आहे तुझं. म्हणजे ऍटलीस्ट तू आहे ना पासिंग तरी होईल.

तुझं हे तरी झाली ना ऍटलीस्ट म्हणजे चॅप्टर वगैरे तर झाले ना. मॉड्यूल वन ते तरी झालं ना तुझं?

हा मग काही नाही. तू पास होशील. मग यांच्यामध्ये राहिलं मॅथ्स. माझा पेपर आहे मला लगेच दे पेपर झाला कि.

नाही नाही नाही. आमचं युनिव्हर्सिटीचं आहे ना मुंबई. तुमचं ऑटोनॉमस आहे म्हणून तुमचं लवकर झालं वाटतं.

आमचे आता दहा डिसेंबरला चालू होतील. ते अठरा डिसेंबरपर्यंत आहे.

मग देतोय मी तुला. काही हे नाही त्याच्या बद्दल. फक्त मला लवकर दे. म्हणजे एक्झाम झाली कि लगेच दे. नाहीतर विसरशील. नाहीतर माझं एक्झाम आलं ना मला अभ्यास करायला थेरीला खूप टाइम लागतो. तुला पण माहितीये. हा. तुम्हाला कॉलेजला सेंटर वगैरे लागणार आहे? अरे मग काय सेंटर माझी आता वाटच लागणार. सेंटर वेगळं. त्यात भाई मोठमोठे पोरं आले ना तर त्यांच्या कडून काय अन्सर भेटणार नाही. पासिंगच्या वर पण नाही जायचं

तरी पण ट्राय करू. म्हणलं जितकी वर्ष आता काय असेल ते. अरे तेच तर, आता कसं दोन वर्ष सगळं ऑनलाईन होतं. आता डायरेक्ट दोन वर्षानंतर पेपर लिहायचे म्हणजे ते कठीण

परत त्यात रायटिंगची सवय नाही रे आपल्याला पण त्यात. मग तेच तर मी लास्ट एक्झाम बारावीत दिलेली. मी जे पेपर लिहिले ते बारावीचे बोर्डचे.

बोर्डचे. आता बघ मी साधं अकाउंटच जरी सेशन सोडवलं ना तरी मला हाताला कळ लागते. कंटाळा येतो मला. थेरीला तर

ऑनलाईन तर काही नाही. पण ऑनलाईन जर माहितीये का तुझं ग्रॅज्युएशन जर झालं ना तर जॉबला तुला प्रॉब्लेम येतो. कारण कि त्यांना माहित असतं कि ऑनलाईन पास आउट झालाय. दोन हजार वीस-एकवीस नंतर

त्यांना ना जॉबचं एकतर तुम्ही ऑनलाईन अरे ते तुझा आवाज आहे ना कमी येतोय थोडा. मोबाईल लांब पडलाय का? हा.

नाही रे. अरे जरा रेंजचा प्रॉब्लेम असेल थोडा. त्याच्यामुळे अच्छा. मी तेच बोलत होतो. आणि बहुतेक कसं आता ऑनलाईन लेक्चर. आमचे पण म्हणजे कोरोना मधेच ना ऑनलाइनच लेक्चर चालू होते. तर ते लेक्चर कितीही मन केलं ना तू बघायचं. तरी ते

ऑन द स्क्रीन जास्त कितीवेळ बघत आणि फेस टु फेस जरा फरक पडतो रे थोडा.ऑनलाईन कसं कंटाळा येतो रे. अरे झोप यायची अक्षरशः माहितीये कंटाळा यायचा ते. सकाळी अरे मी तर काय करायचो, डायरेक्ट व्हिडीओ बंद करायचो, माईक पण बंद असायचा डायरेक्ट झोपून जायचो. कधी

त्या दिवशी. असंच झालं. म्हणजे कॉलेजचे सेमिनार होतं एक आणि तिथे कसं म्हणजे पर्सन टु पर्सन होतं. म्हणजे प्रत्येकाला एक-एक क्वेरी विचारायची होती.

आणि मी आपलं ते कोरोना मध्ये जसं चालायचे लेक्चर मी तसंच माईक, कॅमेरा बंद करून झोपलेलो. आणि ते झोपता-झोपता माझ्याकडे ते हे आलं.

म्हणजे मला बोलायचं आता तेव्हा हा आणि तिथून नाव घेतायेत आणि मी आपलं झोपलोय कॅमेरा, माईक बंद करून. सेमिनार संपलं. सेमिनार संपल्यानंतर कसं मिटिंग लिव करायची असते.

आणि, आणि हा मग ते काय, त्यांना काय वाटलं कि याचा माईकचा आणि कसलातरी प्रॉब्लेम झाला असेल. म्हणून त्यांनी मिटिंग लिव करताना कसं आता फीडबॅक घेतात. हा. हा.

मग ते विचारतात कि कुणाला अजून काही क्वेरी असेल तर त्यांनी थांबा. बाकीचे मिटिंग लिव करा. तर मी बोललॊ ठीक. माझं मी झोपलेलो. मला माहिती नाही.सगळ्यांनी आपले क्वेरीज विचारून झाले.

मिटिंग संपत आली. मिटिंग संपून अर्धा तास झालेला.आणि तरी मी लिव नाही झालेलो. मला तिथून विचरतायेत. शेवटी मला कॉल आला समोरून. कि अरे काय झालं काय नक्की मिटिंग क्वेरी मी एवढं विचारतोय आणि मला

नंतर समजतंय कि असं असं झालं पूर्ण. नंतर मग ते भाई सरांचा फोन ना तिथून, कि काय तुला समजतं कि नाही. सिरीअसनेस नाही. एवढं सेमिनार ठेवलेला कॉलेजने असं तसं.

अरे मग तोच ना. तोच प्रॉब्लेम होतो ऑनलाईन मध्ये. मी पण झोपलेलो ना. आमचं ते जस्ट आमचे व्हायवा होता. ऑनलाइनच होता व्हायवा. मला माहिती पण नाही माझा नंबर मी टाईमपास करत होतो आणि मोबाईल बघत होतो.

अच्छा. आमचं पण तसंच झालं.

एकदा सांगशील. दोनदा सांगशील. तिसऱ्यांदा विचारणारच हे सारखं सारखं बाहेर काय आहे. हा. आणि ऑफलाईन बेटर पडतं कि तु हा काय कॉलजच्या नावाखाली आपण कुठंही जाऊ शकतो.

ऑनलाईन आहे सगळं आणि तु बाहेर फिरतोय. हा मग तेच तर सांगतोय मी. आणि बहुतेक मी बघितलं ना आता म्हणजे आता काही काही शिक्षकांना कसं सवय झालेली पर्सन टु पर्सन शिकवायची. असं ते त्यांना ऑनलाईन शिकवायचं यायचं नाही.आणि आम्ही

बोलायचो ह्याला काही शिकवता येत नाही. काही नाही. याला सर कोणी केला. सरांचं वर्कच आहे रे शिकवायचं वगैरे. आता ते आपलायला कितपत अब्जोर्रब करायचं, घ्यायचं ते आपल्या याच्यावर आहे. पण ते कसं फेस टु फेस वेगळं आणि हे असं ऑनलाईन वेगळं पडतं. अरे मी तेच तर सांगतोय आणि मी आता बघितलं ना म्हणजे ऑनलाईन जेव्हा चालू होतं तेव्हा ते शिकवायचे ते वेगळं होतं. आणि आता पर्सन टु पर्सन. हा त्यामुळे

आणि चेहऱ्यावरचे एक्स्प्रेशन पण समजतात ना टीचर लोकांना. तुला तर आवटे सरांचं घेणं एक्झाम्पल. तु एक्स्प्रेस तुला लगेच उठवणार ते. आणि तु जर बरोबर केलं ना मग नाही लगेच उठवणार.

त्याच्यामुळं ऑफलाईनच बेटर पडतं. ऑनलाईनपेक्षा.

मला पण. अरे हा मेन म्हणजे आता हा टॅक्स नवीन सब्जेक्ट आलाय ना. मला पहिले वाटलं कि काय आहे आणि काय नाही. काही नाही रे. फक्त नवीन आता अलाइनमेंट वगैरे आलेलं. जरा तेच तेवढं फक्त त्याचं. बाकी काही नाही. तुझं तु जरी चांगलं केलंस ना पास होणार आणि तुला मोस्ट ऑफ याच्यावरच येईल. बाकी तु म्हणजे अकाउंट सारखं तुझं हे नाही कि फॉर्मुला करायचा. तुला नाही करायचा. तुझं सम टॅली झालं. ते जर तु अप्लाय केलं ना तर

आणि टॅक्स म्हणजे जरा स्कोरिंग सब्जेक्ट आहे रे. बाकीच्या सब्जेक्ट पेक्षा. हा तेच तर. टॅक्सचं तु टेंशन वगैरे घेऊ नको जास्त. काही असेल तर मला विचार.

तेच टॅक्स नाही. प्रॅक्टिकल सब्जेक्ट झाले रे. मी थेरीचं बोलतोय. थेरीचंच प्रॉब्लेम आहे. थेरीचं भाई ते आम्हाला ते लागणार आहे. काय बोलतो आपण. डेलीचं काय म्हणतो आपण ते सांगू शकत नाही.

थेरीला तुला माहितीये मी क्लास मध्ये फुल थेरीला काय. तुम्ही ते फिजिकली बसले असेल तर भाई मेंटली आपल्याच दुनियेमध्ये.

थेरीचं तर माझं पण नाही झालेलं. इतका लोड आहे ना. एक्झाममुळं

मग तु एक्झाम नंतर काय करतोय आता? काय प्लॅन काय आहे?

बघू आता एक्झामच्या नंतर बाबा. एकदा

तुझं काय ट्रेकिंग ब्रेकिंग चाललंय रे. इथे एक्झामचं

अरे एक्झाम, एक्झाम होतच राहणार रे. मी ट्रेकींगचं बोलतोय. एक्झाम होतं राहणार. पण ट्रेकिंग राहील ना कि घरचे मला काढतील बाहेर. तुला ट्रेकिंग करायचं ना बस स्टॅन्ड वरच राहा. येऊ नको घरात. काही होणार नाही तुझं.

एक्झामला पास झालं पाहिजे. ट्रेकिंग काय भाई नंतर जाऊया आपण कधीपण. हाआपल्याला फक्त मी तर बोलतोय कि लेह-लडाख वगैरेला जायचं. भाई पण अरे त्याला बजेट किती आहे ट्वेन्टी जवळ मिनिमम तुला ट्वेन्टी थाउजंड तरी पाहिजेच पाहिजे लडाख बिडाख जायला. आपलं गप इथे कुठंतरी चल महाराष्ट्र मध्ये जाऊ नाहीतर कर्नाटक वगैरे नाहीतर हा मग ते आपलं कर्नाटक मध्ये सिटी आहे रे . काय तिचं नाव, हंपी कोणतं? हा हंपी हंपी हंपी. हा ते मी ऐकलंय जरा. ते रिल्स वगैरे बघितले मी. मला माहिती नाही एवढं पण मी रिल्स वगैरे बहुतेक म्हणजे तिकडचे जी देऊळ वगैरे आर्किटेक्ट आहे ना ते म्हणजे पूर्ण इंडियामध्ये म्हणजे बघायला गेलं तर आता तु बोलशील कि

खूप हे रे जुनं आहे म्हणजे शतकोशतके जुनं आहे ते खूप. असं ऐकलंय मी. बघू पॉसिबल झालं तर. तेवढं बजेट नाही रे. सध्या म्हणजे कसं जरा घरून पॉकेटमनी वगैरे

मुवि पण आलेला ना. त्याच्यामध्ये मला ते समजलं सगळं. तो मराठी मुवि आलेला ना हंपी. हा त्याच्यात. म्हणजे तिकडचं जे कल्चर आहे. त्यांचं जे मी अजून बघितला हा. तर बघितला नाही रे

खाण्याची पद्धती वगैरे ते पण सही आहे. आणि त्यांचे पण काहीतरी असतं ना त्यांचं. हा म्हणजे त्यांची वाढण्याची पद्धत पण तशी आहे. आता समज आपलं एक केळीचं पण असतं. त्या केळीच्या पानाच्या देठाकडचा भाग आपल्याकडे असतो. आणि जे टोक असतं ते ऑपॉजिट साईडला असतं.

समजलं म्हणजे ते पान असं ठेवतात टोक समोर म्हणजे टोक त्या साईडला आणि देठ आपल्या साईडला. असं म्हणजे त्याच्यात काहीतरी लॉजिक आहे. आणि वाढताना कसं वाढणार माहितीये का मीठ पाहिलं सर्वात एकदम टोकाला.

त्याच्यानंतर आंबट पदार्थ म्हणजे समज लोणचं असेल, चिंचेची चटणी वगैरे असेल हा. त्याच्यानंतर चटणी बरोबर, चटणी नंतर सलाड लोणचं वगैरे ते असतंय ना चिंचेची चटणी सलाड म्हणजे असं काकडी वगैरे केळीची काप वगैरे असं. मी तर केळीची काप ते पहिल्यांदा बघितलं रे याच्यात. आणि त्याच्या नंतर मग

हा आणि त्याच्यानंतर मग तिथे आपलं भाताचं ना असं मुद असं काहीतरी बोलतात त्याला. ते वाढतात. आणि त्याच्यानंतर ना मध्ये त्याला हे करतात छिद्र म्हणजे असं होल टाईप.

आणि त्याच्यामध्ये ना ती पुडी म्हणून काहीतरी पावडर येते. म्हणजे आपलं शेंगदाण्याचा कूट कसं असतो आपल्याकडे तसंच हा तर ते पुडी म्हणून पावडर येते. ती टाकतात.

आणि त्याच्यावरती तूप टाकतात. आणि मग त्याच्यावरती आणि हे करून ते मिक्स करू खातात. म्हणजे एवढं क्लासीक लागतं ना. मी ती पुडी मी तिथे हंपीमध्ये गेलो नाही प्रत्यक्षात पण ती जी पुडी येते ना

आपल्या माटुंग्याला मी ट्राय केलेलं. माटुंग्याला अरे

माटुंग्याला तिथे हॉटेल आहे रे. मला ते आता नाव नाही आठवत त्याचं. पण तिथे प्रॉपर माटुंगा ईस्ट ला आहे ते प्रॉपर . ठीक आहे ठीक आहे. मला लोकेशन मग नंतर पाठव ना म्हणजे असेल तर तुझ्याकडे. फोटोज वगैरे असेल. फोटो वगैरे काढले असेल ना. अरे पोतदार कॉलेजच्या जवळच आहे. म्हणजे आपलं स्टेशन मधून तु येशील ना असं मला असंच काहीतरी नाव आहे. मला आता प्रॉपर आठवत नाही पण तिथे जी इडली आणि ती फिल्टर कॉफी भेटते.

ती प्रॉपर तुला साऊथ इंडियन म्हणजे तु बोलशील ना कि जसं ती हॉटेलमध्ये एंट्री करशील जस्ट तुला असं वाटशील कि तु कर्नाटक साईडला आहे कुठंतरी. म्हणजे तिकडचं जे ऍटमॉसफियेर आहे वातावरण.

म्हणजे हॉटेलचं तसं ऐटमोस्फियर क्रिएट केलं त्यांनी. हा क्रिएट आणि एकदम ट्रेडिशनल आहे रे. म्हणजे असं आता कसं बहुतेक तु जाशील ना तर सगळं एकदम वेस्टनाईज साईड आहे. म्हणजे वेस्टर्न हे केलंय.

ते एकदम ट्रेडीशनल म्हणजे तु फिल्टर कॉफी पण एकदम प्रॉपर कप मध्ये देणार. म्हणजे जो प्रॉपर साऊथ इंडियन चा कप असतो ना. अशी एक वाटी असते आणि तिच्यामध्ये कप असतो.

माहितीये वाटी ती मडक्यासारखी असते ना . नाही मडकं नाही. आपला छोटा कप असतो. हा. आणि वाटी आणि त्याच्यामध्ये ती फिल्टर कॉफी येते. आणि परत ते डोसा. डोसा म्हणजे आपल्या साईडला जी आंबोळी असते ना

तिथे एकदम पूर्ण आपला पंजा म्हणजे पंजा पूर्ण तो राउंड करशील ना.

अरे मग तशा भाई दोन इडली खाऊनच पोट भरेल. आपल्या अण्णाची पण एवढी नसते. त्याच्यामध्ये पोट भरेल.

आपलं ते नॉर्मल भेटते ती छोटी असते. एवढी मोठी इडली म्हणजे दोन इडल्यामध्ये. रेट पण तेवढं असेल पण त्याचा. याचा. रेट नाही. रिजनेबल आहे एकदम फोर्टी-सिक्स्टी पर्यंत. सिक्स्टी नॉर्मली पकड. ऍव्हरेजली तु खायला जाशील ना तर तेवढं बिल नाही होत. म्हणजे शंभर-एकशे वीस रुपयात तुझं प्रॉपर होऊन जातं.

प्रॉपर. हंड्रेड रुपीज मध्ये कॉफी वगैरे तुझं डोसा सॉरी इडली आणि कॉफी वगैरे तुझं होऊन जातं.

ट्राय करेल मी जरा. खाल्लं नाही बरेच दिवस साऊथ इंडियन फूड वगैरे जरा. इकडचं चायनीज. तेच ना कारण कि चायनीज वगैरे चालू आहे. गोळ्या वगैरे आहेत ना. खाऊ एक दिवस तु जेव्हा फ्री असशील तेव्हा जाऊ. चल भाई ते आहे आपलं काय म्हणतात त्याला शोर्मा वगैरे ते चिकन ते खाऊन कंटाळा आला मला

नाहीतर मग इथे गिरगावला पण जाऊ. चिकन आहे ना.

चिकन तु खात नाही. तु खूप चीकन काय चीकन नाही पंचीकर हॉटेल आहे. प्रॉपर म्हणजे तुला मराठी संस्कृतीचं प्रॉपर तुला जेवण असेल ना वरण भात परत ते

आपल्याकडं भेटतं भाजी हे एका वाटीमध्ये सुकी भाजी एका वाटीमध्ये पातळ भाजी

थालीपीठ वगैरे. मोदक मेन म्हणजे प्रॉपर. तु जे मोदक खाशील ना तिथे हा स्वीट डिश मध्ये. आता त्या हॉटेलमधील माहिती नाही. पण गिरगावमध्ये खानावळ आहे.

म्हणजे आजोबांनी सांगितलं मला तेव्हा माहितीये. त्या खाणावळमध्ये ते मोदक प्रॉपर. आणि त्याच्यावरती तूप तर एकदम भारी लागतं. म्हणजे स्वीट डिश मध्ये बाकी काहीच नाही.

अरे म्हणजे स्वीट डिश मध्ये म्हणलं बाकी काहीच नाही.म्हणजे मोदकच स्वीट डिश मध्ये.बाकी कुठले नाही ते काहीतरी मला वाटतं मंगळवारी कि सोमवारी असतं असं. गणपतीचा वार कधी मंगळवारी असतं ना. हा मंगळवारी. ठीक आहे.